हा छोटा पूल आहे दगडी पूल दिसतो आहे त्याच्याखालन नदी वाहते आहे नदीचे पाणी पांढरे शुभ्र खळखळत वाहत आहे पलीकडच्या बाजूला झाडी झुलप आणि छोटे छोटे झाड पण दिसत आहे.

हे फिश मॉलच्या आतल्या बाजूचं दृश्य आहे दोन तीन लोक काऊंटर च्या समोर उभे आहेत आणि दोन-तीन लोक काऊंटर च्या आतमध्ये आहेत.

एक दोन लोक तराजुच्या बाजूला उभे आहेत आणि काही फूल ही बांधून ठेवण्यात आलेली आहेत.